व गाडी अशी झाडाखाली उभी आहे.

ह्या बिल्डींगच पूर्ण काम हे गोठ्यामध्ये बांधलेलं आहे.

हा मोर राष्ट्रीय पक्षी मोर आ--

काही बाजूला बसून करंज्या बघत आहे.

तलाव हा पाण्याने भरलेला आहे.

घराच्या बाजूला एक मोठ झाड आहे व दुसऱ्या बाजूला एक नारळाच झाड आहे.

या स्थळ मध्ये काही महादेवाची--

पहाडच्या खाली गोठया मध्ये केलेली आहे स्थळ आहे.

व हि जागा पूर्ण इथून स्वच्छ व सुंदर आहे.

अ दुसरीकडे पाहत आहे तर या मुलांनी सेल्फी काढला आहे काही महिला चालत आहे त्या फोटो मध्ये.

दुकानाच्या समोर दोन व्यक्ती आहे.

व एका व्यक्तीचा हात त्याच्या कंबरवर आहे.

तर काही पुरुष व महिला बाजूने उभ्या आहेत.

त्याला बाहेर निघता येत नाही.

हि एक बिल्डींग आहे हि बिल्डींग खूप उंच आहे.

बिल्डींगच्या समोरच्या गॅलरी मध्ये एक काच लावलेला आहे.

स्टाईल मध्ये उभा एक हात कानाला लावलेला आहे एक हात खाली आहे.

भारताचा तिरंगा झेंडा हा आहे.

व बाजूला एक झाड आहे.

व त्या गाड्यांच्या बाजूला एक--

एक फुलांची जाई पण लावलेली आहे त्या जाई ला खूप सारे छान छान फुलं आहे.

ग्राउंड वर अतिशय सुंदर वातावरण आहे.

व ते स्वच्छ प्रकारे करत आहे व इंजिन --

अ डिझाईन च्या खाली झाड आहे.

व या जागेवर चार नारळाची झाड आहे.

एक एक कापड पूर्ण मध्ये पॅक आहे.

तर या दोघा दोघाजनाच्या माग एक--

हि बिल्डींग जुन्या काळातली आहे.